आपले विश्वासू सहकारी म्हणून मूरशप यांनी नवा शरीफ यांनी पुढे आणले आणि व पण नंतर मूरशप ना नवा शरीफ यांच्यावर उलटले. हा नियमित काळ

कोर विभागाचे प्रमुख पदी leften जर्नल मेहंम्मूद अहमद यांनी नियुक्त होती केली हा एक सहायक गुप्तचर संघटने प्रमुख leften जर्नल मोहम्मद अमीज खान यांना पाकिस्तानी लष्करातील अशाच महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली. लाहोर मध्ये नवा शरीफ व अटल बिहारी वाजपेयी यांच्या दरम्यान होणाऱ्या बैठकीत एकीकडे तयारी चाललेले असताना दुसर्‍या बाजूस नोव्हेंबर एकोणविशे अठ्ठयांनाव पासून मूषक व त्यांचे विश्वासू सहकारी कारगिल व हल्ला कारगिल वर हल्ला करण्यासाठी आवश्यक संरक्षण तसेच विद्या सामग्री करण्याच्या तयारीला लागले होते. कारगिल कारगिल वर हल्ला करण्याच्या मोहिमेत operation बल भद्रा असे नामकरण करण्यात आले होते. न मोहिमेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख वैशिष्ट्य होते जोझिला खिंडी च्या पूर्व दिशेला असलेला नियंत्रण रेषा मध्ये बदल घडविणे या भागात

भारताचे विरुद्ध वातावरण तापविणे लडाखमधील युयोर्क नदीच्या दक्षिण तीरावर संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चिरकुट गाव

गाणे जिहादी त्यांच्या वेश पांगरुन आक्रमण करण्याचे अपेक्षित होते यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तान मे लष्कराचे उत्तर विभागाचे कमांडर मेजर जर्नल छाव ए परसोन यांच्या देखरेखीखालीं एकोणविशे नव्व्यान्नव च्या एप्रिल मे महिन्यात कारगिलमध्ये operation भद्रला प्रारंभ झाला.

हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. नवाज शरीफ अंधारात होते का? कारगिल वर हल्ला हल्ला करण्याचे मुशरफ यांनी आखलेली योजने आखलेली योजनेची माहिती नवा शरीफ यांना आधीपासूनच होती का? या विषयावर अनेकदा चर्चा घडलेली झडलेली आहे अशी माहिती ज्याला आपल्या अह आपल्याला नव्हती असे आता नवा शरीफ सांगत आहे यांनी पोटातील कॅडलॉक यांच्याबरोबर उलझटने विधाने करीत आहेत कारगिल विद्याला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा त्यात पाकिस्तानी सैन्य नव्हते तर लढत आहेत असे मोषक यांनी आपल्या सांगितले सांगितल्याचा दावा शरीफ यांनी केला आहे कारगिल युद्ध छेडण्या मागील कारणे काय याच्या संघ फक्त इ मुर्शद त्यांनी नवा शरीफ त्यांना लागू दिला नव्हता. या गोष्टी च्या नवा शरीफ यांचे विश्वासू सहकारी चौधरी निसार अली खान यांनीही डीजे रा कारगिल विद्या मागेल मागील अली खान यांनीही छोट्या उद्देशाने माहिती शरीफ यांना सर्वप्रथम भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना दूरध्वनी करून दिली असे सांगितले जाते. मात्र या घटनेची वेगळी बाजू सांगतात कारगिल युद्धादरम्यान भारतीय लष्कर यांच्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय लष्कराला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारगिल योजनेची माहिती नवा शरीफ यांना प्रथम आठ डिसेंबर एकोणविशे अठ्ठयांनाव आणि नंतर जानेवारी एकोणविशे नव्व्यान्नव मध्ये देण्यात आली होती. मार्च एकोणविशे नव्व्यान्नव मध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तान आणि लष्करी अधिकाऱ्यांकडून नवा शरीफ यांना पुन्हा एकदा कारगिल योजनेची माहिती देण्यात आली. एकोणविशे अठ्ठयांनाव ते किंवा एकोणविशे अठ्ठयांनाव नव्व्यान्नव च्या दरम्यान शरीफ पाकिस्तानी लष्कराच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष देत नव्हते ही बाब आता समोर आली आहे. त्यामुळे नवा शरीफ यांना मुरशक यांनी कारगिल योजनेविषयी अत्यंत रोटक स्वरूपातच माहिती पुरवली असावी असा निष्कर्ष या परिस्थिती चा अभ्यास केल्यानंतर काढावा लागतो. काढावा लागतो. कारगिल योजने संदर्भ rate of माहिती असलेल्या शरीफ यांनी दुसरीकडे आपल्या भारत भारत विरुद्ध भारत विरुद्ध भूमिकेतील आक्रमकता

सरताज हजीज यांनी भारतावर आगपाखड केली आगपाखड केली होती. कश्मीर मधील लोकांनी स्वयं निर्माणच्या अधिकार हवा. अशी मागणी ते करीत होते. जम्मू-काश्मीरच्या प्रश्न कोणत्याही पद्धतीने का होईना या रणीवर हाय या वयात साठी नवा शरीफ प्रत्यक्ष यावर प्रत्यक्ष कारगिल योजनेच्या पाठबळास पूर्वीत होते तर तसे पुरावे भारतीय लष्करांकडे उपलब्ध आहेत. कारगिल युद्धच्या तोंड फुटल्यानंतर लगेच शरीफ यांनी मूरशफ यांच्या सभेवर पाकिस्तानच्या उत्तर भागात दौरा केला. कारगिल युद्धात सहभागी झालेले पाकिस्तानी सैनिक कुटुंबीयांना फार गडबड करू नये यासाठी त्यांच्याशी संवाद

शरीफ सरकारने कधी जाहीर केले नाही या युद्धात मेलेले पाकिस्तानी सैनिकाचे मृत्युदर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तान पुढे आले नाही या सैनिकांच्या कुटुंबीयांमध्ये त्यामुळे अस्वस्थता निर्माण होणे सहाजिकच होते. लाहोर करार लाहोर करारा वर वाजपेयी व शरीफ यांचे अक्षरे होण्याआधी शरीफ यांना पूर्ण कल्पना होती कारगिल भागावर कब्जा करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली सुरू आहेत मात्र त्याचे त्रोटक तपशील त्यांना जात होती सियाचेन चा बदला कार्यक्षेत्रात पाकिस्तान लष्कर वादाने युद्ध छेडण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे सियाचीन. low share वर पाकिस्तानाचा पुन्हा कब्जा मिळवायचा होता सियाचेन चे ग्रशिया लडाखच्या पुढे काराकोरम भागात असून त्यांची लांबी पंच्याहत्तर किलो मीटर आणि रुंदी दोन ते चार किलोमीटर इतके आहे सियाचीन मध्ये नव्वद हजार चौरस च्या निर्जन क्षेत्र आहे या low share ची उंची बारा ते चौदा हजार फूट इतकी आहे. एकोनाविशे एकोणपन्नास साली झालेला करारानुसार सिया चीन वर भारताचा कब्जा आहे

ही सीमारेषा त्याची प्रश्न उत्तर भागात असून असं चीनच्या सक्षम सिंधी पर्यंत जाते. हा भूभाग पाकिस्तान चीन ला

नऊ हजार आठशे बेचाळीस या बिंदूशी पुढे कधीही शेंद्री ते न करण्यात न आल्यामुळे हा भाग पाकिस्तान आपल्या नकाशात दाखवायला प्रारंभ केला त्याचप्रमाणे या भागातील शेखर वरील पाकिस्तानकडून मिरगायो रोहन मोहिमाचे आयोजन करण्यात येऊ लागले. इतर देशांनी अर्थात याची दखल घेऊन चीनच्या हा भाग पाकिस्तान असल्याचे नमूद करायला प्रारंभ केला तेव्हापासून पाकिस्तानने चीनवर आपला हक्क सांगायला सुरुवात केली होती फियाचे बडोरोज यांनी ताब्यात घेण्या ऐवजी पाकिस्तान आणि लष्कर हल्ले करीत आहेत.

hello

नमस्कार हा sir मग तुम्ही या बद्दल काय विचार केला आहे? आपण काय करायला पाहिजे? आपण जनतांना जागृत करायला पाहिजे की या लोकांचं म्हणजे मनमानी सहन करायला पाहिजे. आपण जनतेला जागृत करायला पाहिजे कारण की ते त्यांच्या हिता साठी खुप आवश्यक आहे. आजकाल जर लोकांना व मोठे मोठे मंत्री लोक, मंत्री संत्री लोक त्यां लोकां जे की खुप दबाव पडून राहाले. त्यांला ज्या त्यांला जागृत करण्यासाठी त्यांच्या हिता साठी आपल्याला करण आवश्यक आहे त्यांच्या हिता साठी आपल्याला लढनं आवश्यक आहे. आजकाल हाच तारखेत एक गरिब व्यक्ती अगर एक गरिब व्यक्तीला आगर कोणती भाजी घ्यायची झाली ता किंवा कोणती ही काय घ्यायचं म्हटलं कोणती पण वस्तू नविन तर त्याच्या कडे तेवढे पैसे नसतात. काहून? कारण की त्याचे पैसे इकडे तिकडे tax मध्ये petrol मध्ये इकडं तिकडं इतर कामामध्ये खर्च होऊन जात असतात. महागाई मुळे तो आपला अं आपलं इच्छा पुर्ण करु शकत नाही. आज काल तुम्हाला तर माहितचं आहे भाजी, तुम्ही भाजीच उदाहरण घेऊन घ्या. किती महाग झाली आहे. वांगे विस रुपये पाव झाली आहे.

छोटे मोठे जे आवश्यकता आहे daily ची आवश्यकता. त्या ला घेऊन आपल्याला पहिले अंदोलन करायला हवं. लोकांच्या हिता साठी उभ रहायला हवं. तुमच्या ह्यात काय मत आहे?

त्या बरोबरचं आपल्या ज्या जिवनातील आवश्यक वस्तू आहे अन्न, वस्त्र, निवारा या गरजेच्या आहे. तर त्या वर जे tax महागाई वाढलेली आहे. त्या बरोबर त्यावर ही आपण लक्ष केंद्रीत करायला पाहिजे. त्या साठी आपण एक अंदोलन करुया त्या अंदोलना मध्ये स अं सर्व लोकांना एकत्र करूण त्या महागाई विरुद्ध लढ्या लढ्या लढू आणि अंदोलन अं करूण या सरकारला

आपल्या नागरीकांचा थोडा विचार करायला हवा. या सरकारनी आणि जी आपण गलती केलेली आहे जी सरकार निवडलेली आहे आपण ज्यांना आपण निवडून आनलेलं आहे. त्यांची सरकार जी मनमानी करत आहेत. तेही आपण आपली भूल जे आपण आधी केली आहे. ती आता न करता

बरोबर आता आपण सर्वसामा आपण लोक आपण एक काम करुया आता या अंदोलनामुळे लोगांला लोकांना जागृक करण्यासाठी आपण एक अं आपण एक गा अं हे चालवूया एक आपण एम अं त्या त्याच्या हिता साठी आपण एक काम करुया. त्याचा प्रचार करूया. जी सर्व सामान्य लोकं ना एकत्र करुया. जे जे लोकं यांच्यानी सरकारनी Trust आहेत सरकार मुळे अं पुर्ण मिळून गेले आहे. पुर्ण खस्त होऊन सरकार वर पुर्ण चिडले आहे. अशा लोकांना आपण एकत्र करुया. आणि त्यांना आपण गोडा करुण अशे व्यक्ती ज्यांला खुप गरज आहे. अशा लोकांची

आता आपण त्यां लोकांशी मदत करूया. लोकांना एकत्र मोर्चा काढू, अंदोलन करुया.

व मोठा मोठ प्रचार करू baner लावू, लोकांना भेटू भोंग्यांची गाडी वाजवू. लोकांना फोन लावून बोलवूया, meeting बसवूया. आपण मो ए सरकार विरुद्ध मो ठ अंदोलन छेडू. त्या त्यामुळं त्या अंदोलनामुळ कसे आपलं अं सरकारा विरुद्ध आपले सरकार म्हणजे गरिब लोकांच्या हितासाठी जो आपला पहिला अं पाऊल राहील तर त्या शेवटही हे हे अंदोलन वगैरे एक निमीत्त जे आहे त्या निमीत्ताने आपण नविन नविन सर्वसाधारण लोकांची मदत करु शकुया. समाज सेवा करु शकुया. तुम्हाला काय वाटते? बरोबर तुम्ही जे म्हटलं ते अगदी बरोबर म्हटलंं आपण हेच करायला पाहीजे. लोकांना जागृक करण्यासाठी आपण अंदोलन करायल करु पण या साठी आपल्याला pamphlet लावू आणि sticker चिटकवू आणि अं जे अं आपण अंदोलन करणार आहोत. त्या विषयी आधी आपण एक निवेदन द्यायला पाहीजे. आणि निवेदन दिल्यानंतर आपण हे अंदोलन करू शकतो. आणि लोकांना जागृत करायचं आहे. तर जिथे अं जिथे जिथे होईल तिथे तिथे आपण जास्तीत जास्त poster वगैरे लावून मोठ मोठे banner लावायचं poster लावायचं आणि लोकांना एकत्र आनायचं आणि जसं poster बघुन आपन लिहणार आहोत. ते लोकं वाचून ते आपल्याला call करतील त्यावर आपण आपला number वगैरा देऊ आणि लोक आपल्याला call करतील. मग आपण सगळ अरे म्हणजे एक अंदोलन ठरवायचं की कोणत्या कोणत्या दिवशी, कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ते ठरवू नी नीवेदन दिल्यानंतर आपण हे अंदोलन करू शकतो. बरोबर ना? आणि नंतर मग TV द्वारे, paper द्वारे आपण news म्हणजे अं news च्या through आपण लोकांना पर्यंत हे पोहचवू शकतो. सरकारला ही आपण सांगू शकतो की जे सरकार आपल्या अन्याय अत्याचार करत आहेत महागाई भ्रष्टाचार ते जे करत आहेत. corruption करत आहेत

जे मनमानी आपल्यावर जे अन्याय अत्याचार करण सुरू आहे. त्या आता खुप झाला आता डोक्याच्या वर झालेलंं आहे. आता हे सरकार जो पर्यंत आपली मनमानी थांबवत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू. आणि लोकांना सुद्धा म्हणजे खळ कळेल की आपण जे गलती केली आहै आहे. हे सरकार निवडून आनन्यामध्ये तर ती गलती आता दोन हजार चोवीस मध्ये आपन हे दुरुस्त करु शकतो. आणि दुरुस्त करुण अह म्हणजे हे आपल्याला हे सरकारच म्हणजे बदलवा लागेल ज्या या स जी सरकार भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचार करित आहे लोकांना अन वर अन्याय अत्याचार करित आहे. आणि ती सरकार फक्त आपलाच म्हणजे फायदा बघत आहे. लोकाचे हित च्या कडे काहीही लक्ष नाही. जनता म्हणजे भुकी आहे, प्यासी आहे. की जेवण करत आहेत की नाही करत आहेत. की त्यांची गरजा पुर्ण कर होत आहेत की नाही होत आहेत. या कडे सरकारचं काहीही लक्ष नाही. सरकारचं एकच धोरण आहे. की आपण आपलच बघायच आणि आपल्या लोकांच बघायच त्यांच्या अं जसं मोठे मोठे नेते आहेत. ते आपल्या मित्रांचे बघतात, आपलं बघतात. त्यांचाच भाग असतो यामध्ये. पण गरीब जनता मरत आहे की वाचत आहे त्यां अं

या आ अंदोलने वगैरे करूण ही सरकार आपल्याला बदलवायलाचं हवी. आणि एक चांगली सरकार निवडून आणन्यामध्ये आपण लोकांना जागृत करायला पाहिजे की कोणती सरकार चांगली आहे. आणि कोणती नाही. जी सरकार अह म्हणजे अं आपलं जनते व वर म्हणजे अन्याय करत आहे. भ्रष्टाचार ही सरकार आहे. ही सरकार आपल्याला बदलवून एक चांगली सरकार बस वा लागेल. आणि तरचं आपल्याला म्हणजे काहिना काही फायदा होईल आपली ही महागाई कमी होईल. आणि आपल्यावर जो tension आहे मुलांच्या शिक्षणाचा, मुलांच्या गरजा पुर्ण करण्याचा अन्न, वस्त्र, निवारा हे तीन मुलभूत गरजा आहे याच काळामध्ये. पण तेही जर आपल्याला मिळालेली नाही. तर आजचं

आपण प्रत्येक गोष्टीवर tax देत आहे. घर tax भरतो, electric bill भरतो, पाण्याचंं bill भरतो. आणि ह प्रत्येक याच्यावर आपण जे tax देतो तरी सुद्धा सरकार घाट्यात भरल्यानंतर ही आपल्याकडून म्हणजे महागाई वाढवून प्रत्येक याच्यावर tax लावून आपल्याला लुटत आहे. ने हे लुटारू सरकार आज आपल्याला बदलवायचं आहे. आणि या विषयी आपल्याला अंदोलन करूण का काही काळापर्यंत लढा लढावच लागेल. जो पर्यंत ही सरकार बदलत नाही आणि आपल्या लोकांच्या गरजा पुर्ण होत नाही आणि आपल्यावरील अत्याचार, अन्याय जोपर्यंत थांबत नाही तो पर्यंत आपल्याला हा लढा लड लढायलाचं पाहीजे. आणि जोपर्यंत सरकार आपल्याला अं म्हणजे दाबण्याचा प्रयत्न करेल. नाही करणार असं नाही पण तरी ही आपण एक जुट होऊन जनतांना एकत्र करूण आपण सर्व नागरिकांनी एक ठाम मत करुण आपण या सरकारला बदलवू शकतो. आणि सरकार अं जी आपली मनमानी करत आहेत त्या सरकार वर आपण आजही नियंत्रण करू शकतो. पण हे तेव्हाचं संभव होईल

अं म्हणजे आपण या गोष्टींचा म्हणजे काही फायदा घेऊ शकत नाही. या विषयी लढा लढायलाचं पाहिजे. अंदोलन करायलाचं पाहीजे. आणि

जे मतदान होईल त्यामध्ये आपल्याला एक चांगली सरकार निवडून आनायला पाहिजे. आणि तीच सरकार इथे स्थापीत करायला पाहीजे. असं माझं म्हणनं आहे. त्यासाठी आपण सर्व मिळून या विषयी लढा लढवू आणि पुढच्या अं पुढच्या म्हणजे अंदोलना विषयी चर्चा करुया. बरं ठिक आहे. भारतातील कोकण हा प्रदेश भारतात पश्चिम किनार समुद्र किनारी किनारा आणि किनारातल्या समांतर असलेल्या सह्याद्री डोंगरात त्यांच्या मधला भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक सातशे वीस किमी लांबीचा समुद्र किनारा आहे हा प्रदेश महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवरती भागात येतो कोकणची भूमी अफाट निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया आंबे सुपारी केळीच्या बागा फणस काजू कोकमाचे झाडे आणि डोंगर उतारावरील असलेलं भातशेती हे खूप मोठ्या प्रमाणत आहे. असा निसर्गाचा वर्द्धहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे या कोकण किनारपट्ट्यातच आहे. कोकण म्हणजे स्वर्गच पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा सहवास हवा होता असलेली असलेल्या श्री परशुरामांनी केली परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वीने निश्चय केल्यावर त्यांनी जिंकलेली सर्व भूमी ऋषी काश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले. व तेथे त्यांनी देशाची निर्मिती सागरापासून केली. असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वत आढळला आहे. पौराणिक कथेनुसार परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे सिंधू सागराला मागे हटवण्याचा आदेश दिला

व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम साध्या उत्तर कर्नाटकात असलेले कोणार्क क्षेत्री वास्तव्य करू लागले. कोकणस्थ ब्राह्मणांची निर्मिती देशील परशुरामांनी केली अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. तेथील काही ब्राह्मणास चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांनी चितपावन असे नाव पडले. गौंड सरस्वत व केरळ मधील निमंत्री ब्राह्मणाच्या उगम संदर्भात देखील याच प्रकार प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्याचे पूर्ण जवळ लोटे परशुराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र होय प्राचीन मंदिर आहे गोव्यात पौराणिक या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो. मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर ही ती सात जिल्हे अलिकडेच म्हणजेच सात ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. पालघर हा महाराष्ट्राचा छत्तीसावा जिल्हा असून महाराष्ट्राचे चौतिसावे जिल्हे जिल्हापरिशद ठरले. कोकणात सात जिल्ह्यातून सत्तेचाळीस तालुके आहेत. मुंबई उपनगरातील इतर तीन तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोयीसाठी निर्माण केले. कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे. कोकणाला सातशे वीस किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभला आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर समुद्र किनारा लाभला आहे.

कोकणाचे एकूण क्षेत्रफळ तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी आहे. त्याचे क्षेत्रफळ आठ हजार दोनशे आठ चौरस किलोमीटर आहे. रत्नागिरीतील सागरी किल्ले वसईचा किल्ला जंजिरा विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत. मुंबई काष्टी खांदेरी वंदेरी अंजिदीव जंजिरा घारापुरी कुटेरी इत्यादी बेटे कोकणात समाविष्ट होतात. कोकणातील खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने खाडी, वसई, धर्मांतर, राजापुरी, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, केरली तेरे खुलं खाडी या क्रमाने आहे. कोकणातील बंधरे महाराष्ट्रात एकूण त्रेपन्न बंधरे आहेत. कोकण किनारपट्टीवरील मुंबई हे नैसर्गिक आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे बंदर आहे मुंबई बंधरावरचा तान कमी करण्यासाठी मुंबई जवळचा नावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंधरे हरिहरेश्वर विलायगर अलिबाग मुरुड श्रीवर्धन जयगड रत्नागिरी मालवण आणि वेंगुर्ला महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण विभाग हा हा एक आहे. या विभागात सात सात जिल्हे व सातशे वीस किमी लांबीचा किनारपट्टीचा समावेश होतो. हा पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणाला पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि उत्तरेकडे मयूरा नदीने आणि दक्षिणेत गंगावल्ली नदी यात वेदलेली आहे. सध्याच्या कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावले प्रवाह आहे. याचा उत्तर किनारा कोकणच्या दक्षिणेकडे भाग आहे. कारवार अंकोला कुंठा होनावर आणि भटकळी ही शहरे कोकनाच्या किनाऱ्यावर येतात ऐतिहासिक कोकणाचे अह

कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय उपविभागामध्ये राज्यातील किनारपट्टीवरील सर्व जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे क्रेटेशिअस सकट झालेला लाव्हाचा संचयाने भारताच्या दक्षिण भागात संकुची निर्मिती झाली होती. ज्वालामुखीचे मुख्य भाग पश्चिम घाटात असून याच्या दोन्ही बाजूकडे basic प्रकारचा लाव्हा असून basic लाव्हा शंखूची निर्मिती झाली होती. basic प्रकारचा लाव्हा शंकू असल्याने या शंकूची निर्मिती कमी व विस्तार मात्र जास्त आहे. basic लाव्हा शंकूची शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भागामुळे खाली घेतलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला त्या खेचलेल्या भागापासून कोकण विभागाची निर्मिती झाली. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीचा गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे काळात खेचलेला भाग आजही जीवाश्माच्या रूपाने अरबी समुद्राच्या खाली पाहायला मिळतो. पश्चिम घाट अरबी समुद्र यांच्या दरम्यानचे अरुंद व चिंचोळंपट्यास कोकण विभाग असे म्हटले जाते. कोकणाच्या अरबी सागरी किनारा लाभलेला असून ही किनारपट्टीच सातशे वीस किलोमीटर लांबीचा आहे. या सर्वाधिक किनार कोकणाची रुंदी दक्षिणेकडे कमी व उत्तरेकडे जास्त आहे. म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते. दक्षिणेकडे सरासरी रुंदी जाळीचे पन्नास पंचेचाळीस किमी तर उत्तरेस उल्हास नदीखोऱ्यात सरासरी शंभर पर्यंत आहे. व कोकणाचे प्रामुख्याने प्रदेशानुसार दोन विभाग केले जातात. या प्रदेशात आढळलेल्या काही समुदायामध्ये कुणबी मालवणी आगरी कोळी कोकणस्थ भंडारी गौंड सारस्वत ब्राह्मण कुंभार राजापूर सरस्वती ब्रह्मन् गावित देवपुराले देशकर ब्राह्मण पुराधी यांचा समावेश आहे.

हो ठीक आहे महात्मा गांधीचे विचार करत होतो मी अं हो आणि आपला म्हणजे महात्मा गांधीचे जयंती तर दोन ऑक्टोबर हा आणि महात्मा गांधीचीचे जीवन म्हणजे आणि संघर्षाच्या म्हणजे पद्धती

व त्याचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते दोन ऑक्टोंबर झाला होता जनम

आणि मृत्यू मृत्यू ठिकाण दिल्ली दिल्ली भारत भारत मध्ये झाला होता म्हणजे दिल्लीमध्ये झाला होता

हो गोळी मारला होता त्यांना गोडसेन हा आणि त्यांच्या आईचे नाव म्हणजे पुती पुतीलाबाई गांधी होत्या ना?

हा आणि त्यांची म्हणजे त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी होती.

हा आणि त्यांची मुले होते जे हरिलाल गांधी मणिलाल गांधी रामदास गांधी यांनी देवदास गांधी हे होते.

आणि ते काम तर म्हणजे वकील राजकारणी आणि कार्यकर्ते लेखक हे होतेत. हो हो ते पण हा आणि त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलाबाई होते आणि वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा गांधींचे वेळ कस्तुरबा यांच्याशी विवाह झाला होता. हो आणि ते काँग्रेस उन्नीशे एकतीस ला काँग्रेस च्या पार्टीमध्ये त्यांनी महिलांचे पण खूप मदत केले होते. हा आणि त्यांचे वडील म्हणजे दिवाण किंवा पश्चिम ब्रिटिश भारतात भारतातील आताचे गुजरात राज्य एका आहे का छोटा संस्थानाचे म्हणजे राजधानी असलेल्या पोरबंदरच्या मुख्यमंत्री होत्या.

आणि महात्मा गांधी म्हणजे हे त्यांच्या वडिलांच्या चौथ्या पत्नी पतीला बाई यांचे पुत्र होते.

एका जे एका संपन्न वैष्णव कुटुंबातील होते आणि म्हणजे त्यांच्या पूर्वीचे दिवसा सामान आणि हरिश्चंद्राच्या तर त्यांनी त्यावर खूप प्रभाव पण पडला होता कारण त्यांनी म्हंजे सत्तेचं महत्त्व प्रतिबंध केला होता ना? हो हो आणि त्यांनी कलर्क म्हणून पण काम केलं होतं chief minister chief minister म्हणून आणि गांधी हे त्यांच्या वडिलांच्या संस्था पत्नीचे सर्वात लहान मूल होते आणि मोहनदास करमचंद गांधी हे british मतदार संघात जे पश्चिम भारतातील आताचे म्हणजे गुजरात राज्य हे लहान नगरपालिकेच्या तात्कालीन राजधानी असलेल्या पोरबंदरचे दिवाण मुख्यमंत्री होते. आणि गांधीच्या म्हणजे गांधीच्या आई पुतीला बाई अतिशय धार्मिक स्त्री होत्या आणि मोहनदास वैष्णव धर्मात वाटला जो हिंदू हिंदू देव विष्णूची पूजा करण्याचा एक मार्ग आहे.